व त्या दरवाज्यातुन पाणी बाहेर सुटलेले दिसत आहे. व खूप प्रमाणात हिरवळ आहे.

बॉडी ला स्ट्रेच देत आहे व इथे हे चित्र जिम मधले आहे आणि ते --

तिथे दोन व्यक्ती तिकीट खरेदी करताना दिसत आहेत व दो वरती कंपनी चा बोर्ड लावलेला आहे.

तुमच्या एक अ या फोटो हा फोटो कॅफे चा आहे.